हे एक कंपनी च एक प्लांट आहे या प्लांट मध्ये खूप मशीन्स लागून आहेत. त्या मशीन्स खूप हेवी आणि अशा मशिन्स दिसत आहे.

येथे एक फुलाच मार्केट केलेली गोणी आणि पंनी आहे ते पिवडे गुलाब--

इथे ही दुसर्‍या शेताच्या बाजूला एक विहीर आहे विहीरीच मध्ये विहीरीच्या काठानं एक झाड आहे आणि इकडे बांबू उभारलेले दिसत एह अनिश विहीरीच्या काठांनीजे झाड आहे ते आंब्याचं आहे.

हे हे एक फूल मार्केट आहे तिथे गावागावाचे लोक फुलं विकण्यासाठी येतात आणि इथे मोठ्या प्रमाणात फुले घेतली जातात.

हे एक अतिशय सुंदर एक जंगल आहे. त्या जंगलात डोंगर आहे. झाडे आहेत. झुडपे आहेत आणि त्यातून एक रोड चालेला आहे. धबधबे वाहत आहेत आणि खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आहे तिथे.